किंवा आमची सर्जरी सक्सेस झाली आहे आणि खूप छान त्यांच्या चेहर्‍यावरती स्मित हास्य दिसत आहे.

ही एक पांढर्‍या शुभ्र रंगाची मोठी बिल्डिंग आहे ज्याच्या खाली खूप सारे गाळे शॉप्स आहेत आणि हे चित्र रोड वरतून घेतलेला आहे जिथे बाजूला एक गाडी उभी आहे.

आजूबाजूला छान अशे झाडे आहेत स्विमिंग पूल मध्ये कोणीच दिसत नाहीये तिथे समोर रेड कलर ची स्लाइड सुद्धा आहे.

हे एका रक्तदान शिबीरामधले- मध्ये टिपलेलं छायाचित्र आहे जिथे रक्तदान कर्त्याला ट्रॉफी ने सन्मानित करण्यात येत आहे.

व्हाइट कलर चा शर्ट घातलेला माणूस त्याला प्रश्न विचारत आहे ही एक मिटिंग चा छायाचित्र आहे.